हे दृश एका कालव्याचे आहे.

या कालव्या भोवती छान भिंतींची तटबंदी देखील केलेली आहे.

त्याच्या बाजूला छोटे-छोटे उपकरण देखील लावले आहेत.

हे दृश्य एका कारखान्याचे आहे.

जी अगदी छान हिरवीगार दिसत आहेत या झाडाच्या आडोश्याला काही टेंट आहे.

या दृश्यात एखाद्या घरात सजवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तूंची उप--

या दृश्यामध्ये आपल्याला एक इंग्रजी मध्ये लिहिलेलं फलक पाहायला मिळत आहे.

हे दृश्य एका धरणाच्या कडेच आहे.

या घरावर आदिवासी नृत्य करणारे माणस आणि दोण बायकांची चित्र काढलेली दिसत आहेत.

कारण या ठिकाणी बर्‍याच वेग वेगळ्या चित्रांच्या आणि भेटवस्तूंच्या वस्तु दिसत आहेत.